दृश्यात एक काळी जमीन आहे आणि या काळ्या जमिनीवरती आठ दहा प्रकार आठ दहा कणस अ हिरवीगार कणस आहेत.

आणि काही मुल बसून ते पाहत आहेत यावरती क्रिकेट हा खेळ चालू आहे.

फुले आवडणार नाहीत अशी व्यक्ती दुर्मिळच सापडणे अशक्यच आहे.

हे मंदिर अतिशय विलोभनीय आहे या मंदिरावरचे नक्षी काम खूपच सुंदर आहे.

आणि या इथे एक विटांचा ढीग केलेला आहे या विटा वाहण्याचे एक व्यक्ती काम करत आहे.